आणि तिथल वातावरण असे रम्य असे वातावरण आहे.

भारी दिसत आहे त्या डोंगरवरती खूप भारी झाडी पण दिसत आहे.

त्या इमेज मध्ये हे दोघेच असं दिसत आहेत.